काय लफडे झाले यार महे तुल माहित नाही का

मह मशिनसंग झालं ना यार गेम तूह त ट्रू लव्ह होत काही आर काय मायचा यार तिच्यात मी आता काय मी म्हणू ट्रू लव्ह मग म्याड ती सोडू आर ती डायरेक्ट दुसरे पोर पाहा लागली ना यार भाई अरे बाप रे आर हाणाचे तिला भाऊ चांगल्याच दिल्या तिच्या दोन कानफट्या अश्या खिचल्या डायरेक्ट कॉलेजमधी

काय माहित तिला चांगलं चालू होत यार सगळं अचानक झालं हे तिचा मैत्रिणीने लावून दिले भाई यार तिचा मैत्रिणीने लावून दिले भाई बर बर हे मग तूह तिचा मैत्रिणीने असे नव्हते मग अं बेस्टफ्रेंड हाव यार तो त्यो लय चाभर हे शशांक बराबर म्हणाला तू त्यो दिसला नाही कॉलेज मधी नाही त त्याला बी घेतला असता हाव काय झालं मंग कस काय झालं अरे ती काय करत होती माहित हे का त्या पोराला चॅटिंग करत होती माघारी

काही बी राहू दे मग मला त्या पोराने डायरेक्ट येऊन दाखवले भाई मला एका जनाणे सांगितले कि भाई असं असं अयिकण्यात आलं म्हणे मह्या लगेच त्या पोराले उचललं मग मिया हवं मग म्हंटल काय रे म्हंटले काय सिन हे तुला माहित हे न म्हंटल सगळं असं कस बोललो त्याला म्हणे भाऊ हे बघ म्हणे मी काहीच नि केलं म्हणे तिकडूनच मेसेज वगैरे आलेले म्हणे मला हवं का मी नॉर्मल बोलतोय म्हणे मग त्या पोराला पण आपण काही बोलू शकत नि आता पोरग आपल्याला काही म्हणेलच नि त्याला काही म्हणूच नि शकत नी भाई

मग हिला बोललो तर हि चाभरपणा करा लागली मग दिल्या तिला ठेवून म्हंटले जाय तिकडंच घाल म्हणलं तुह्या आता ती पोरगी अशीच असती भो भो असाच राहत का आर पण किती चांगलं समजत होतो आपण तिला अरे असच असते मह्या भावाले नाव सांगते न मह्या मायले नाव सांगते म्हणलं तुह्या पुऱ्या खानदानाले नाव सांग त मग मह जय म्हणा तिथंच घाल म्हणा आ पुऱ्या खान्दानाले ये म्हणलं घेऊन नाही त मी येतो म्हणलं सांग मल कुठं यायचं त हा मग काय झालं काय म्हणली ती

सर लोकांयकडे गेली सर म्हणू लागले म्हणे काय झालं डायरेक्ट असं नि करू शकत म्हणे तू असं तस म्हणलं सर तुम्हाले माहित नि काही नि म्हणलं तुम्ही उगाच यांच्यात पर्सनल लफडं हे म्हणले ह्यो माह्यत ते म्हणे मंग शाळेत काहून केलं म्हणे सर म्हणता मंग शाळेत काहून केलं म्हणलं हि शाळेतच तशी काम करा लागली त मंग हिला राईट चांगलं बोलत होतो म्हणलं सर मी तिला ती मला शिव्या गाळ्या करा लागली म्हंटल तू एकूण भारीच झाला

मंग माझंच काय झालं मंग मंग काय हे सर ला पण लय झापले चांगलं सर ला माहित हे आता एकूण घेईन पण बाहेर आले कि मालच मारिन म्हणून सर काहींनाही म्हणले सर म्हणे भो डायरेक्ट तिला म्हणे तुह्या फॅमिलीला बोलावून घे म्हणे तू ह्यांच्याबद्दल

मंग काय नि गेली मंग घरी रडत रडत मंग ते फक्त इमोशनल ब्लॅकमेल असते रे भो ते रडणे पडणं अरे म्हणलं हे चाभर हे चाभरपणा करूच नको म्हणलं त्याकडच जाय म्हणलं आता तू तिकडचं जाय म्हणलं तू भो ते डायरेक्ट आपल्याला फसवती ती

तेच म्हंटल तू भी जास्त भरोसा नको ठेऊ विश्वास नको ठेऊ लय कधी मारल्या जाती आपली खोलून हाव अन्या बिल्या कळात पण नि अन आपल्याला समजत पण नि उगा मला सांगितलं त्या पोरानं म्हणून मला माहिती झालं लवकर नाही तर मला काही खबर भी नसती लागली नाही तर मला कव रक काही माहीतच नसत पडलं काय चालूय माह्या माघारी म्हणून मंग ती पण व्हाट्स अँपवर करत असेल ज्याची इन्स्टा आय डी तुजाकड असंन त हा इन्स्टाला बोललतर आपल्याकड आय डी होती इन्स्टा ची त्यांचं चालू व्हाट्स अँपला आता व्हाट्स अँप कोण चेक करत हाव हाव तेच हे ना लफडा असं झालं ते ते कसय माहिते का ती ज्या पोरींसमोर बोलत होती का आता ते ह्या आपल्या मित्राचच हे ते मशीन त्याचीच हे ती पट्टू मंग

तिने दिले त्याला सांगून भाईने लगेच मला दिले सांगून

त्या पोराने प्रूफ प्रूफ दाखवून देल भो मला हा आता त्या पोराला आपण काही बोलू शकत नाही काहीच नि असं भी नाही कि तो जबरदस्ती करतोय का काही काहीच नि मी पुरा चाट वाचला ना

लगेच म्हंटल अर्रर्र

तेच ना तेच आता जाऊ दे जे झालं ते बर झालं भो होऊन गेलं चांगलंय ना उलट

हा मंग अजून आणि तूह कस चालूय तू त्या दिवशी गेला होता भेटाला मंग काय काय झालं काय नाही भो ते त्या दिशी भांडण झालते समोर

टर्न होतो का हवं न ते टर्न घेते ना आपण हायवे ला टर्न घेतो

म्याटर तर थर्ड पर्सनच होत अरे पण ते माझा मित्र इन्व्हॉल्व्ह झाला त्याचमधी माझा मित्र म्हणते मग तुले जावच लागते भो

काय म्हणत होती पूर्वा तुला काही नाही ते पोरीचं म्याटर होत ते पोरं मधीच झालत ते खुन्नस खुन्नस मधी असं झालत का मला वाटलं पूर्वाच अन तुझंच काही

ते बी तुजा बर्थडेचा दिवशीच हा

अरे देवा काय

बेल्ट गिल्ट काढले ना भो त्याहीने बेल्टचा हिथच मारू लागले सगळे पोर हाव हाव मंग तू एकटाच होता नाही रे माझे मित्र होते काय झालं माहित हे का थर्ड पोरग होत माझा मित्राचा भाऊ हे ना त्या क्लास मधीच हे

कोयता कोयताचे भांडण झालते मंग माझा मित्र गेलो मी गेला आम्ही सगळी गॅंग गेल्ती आमची तुम्ही भी गेले ते कितीक जण होते

मुकंदवाडीचे होते आठ जण अर्धे कांचनवाडीचे होते कांचनवाडी अन मुकिंदवाडी मुकिंदवाडी ते लय जायेल ते तिकडचा पट्यातले

अन म्हयची होते गावाकडची पोर होते ते अर्धे त्याहीले ओळखत नि ते माझा मित्र भी भो अंडर वर्ल्ड मधी हेन थोडं

मग काढले त्यांचं त गावाकडचे निघले म्हणी मग त्याहीचे फोटो बिटो सेंड केले मग झालं ते म्याटर सॉल्व काहून कि मारणार होते ते त्यांचेच पट्टे कडून त्यानलाच हाणले मग त्यानले अरे फोने लावाचा ना रे भो अशा टायमाले एखादया वेळेस तर अश्या टायमाले भो काही सुचतच नि खर म्हणलं त माझा भावले कोणाला बोललं नि मह नाही त त्या विकासल भी घेऊन जाऊ शकतो न तू संग लवकरच येन अरे पण काय होत माहित का भो पोर घेऊन गेलं का सॉर्ट आऊट होत म्याटर हा ते नाही का सॉर्ट च नव्हते ते डायरेक्ट हणाले चालू केलं त्या पोराने दुसरे आलते ते नाहीतर ते पोरं आले की सोल्व नी व्हायला पाहिजे भो सॉल झालं की

हावं का बर हाणले

लागलं सभागाती लागत असत बर का केस एखांदी अवघड ठिकाणी लागले त लफडे होऊन जाते मग अन मला म्हणले असते तर आपल्याकडचं सामायिन दिल असते तुला चाकून भी हम्म हम्म डायरेक्ट घेऊन जायचं आपल्याला काही काळात नि आ कास माराच काय माराच

माह संग बी तसंच नव्हतं झालं का तुला माहितीये त्या टायमाला काहीच समजत नव्हतं लय लफडे झाले होते कोणाला फोन लाव ते पोर पब्लिक जास्त राहते त पुरा गोंधळ होऊन जाते माणसाला मग पब्लिक आली ना त त्या पोराले सोडलं नाही त मंग वापस चालू झाला असता मग वापस चालू झाले असते ते गावले नि ते पोरच भेटले नि आलेच नि म्हणे ते ट्युशन मढी आर ती गेले असंन गावाकडे निघून गावाकडच्या होते म्हटल्यावर

डायरेक्ट ट्युशनच दिल का सोडून हवं त्यांना माहित हेन इथलंच पोर कस मारून घेते म्हणून बरोबर आहे मग एकटे एकट्यात घेऊ घेऊ घेऊ घेऊ मारतीन मग पक्क्यामध्ये पूर्ण ट्युशन सूट्सलोक मारणार हे म्हणा पोर तेच ना ओके बाय डन डन

Hi Sumit मी माधवी बोलतेय. मला actually तुला विचारायचं होतं की तुझी मुलगी किती वर्षांची आहे? माधवी आता माझी मुलगी तीन वर्षांची आहे.

आता ति सात ची Complete होईल, काय म्हणते अरे मला माझ्या मुलीची admission घ्यायचं होतं अह junior nursary ला तर त्यासाठी मी तुला call केला होता. तर मला आता माझ्या मुलीला मी junior kg ला टाकतो आहे, तिचा nursary already complete झाला आहे. पोतदार school ला तर तू कोणत्या school ला घेण्याचा विचार करत आहेस. हा मी माजा जवडपासचा एरियतच School बघत आहे कारण तू माझ्य same area तच राहतो म्हणून मी तुला कॉल केला आणि त्यासाठी कोणतय school ला जाते तुजी मुलगी आणि तिथे Fees structure कस आहे, शिकवणं कसा आहे सर्व तेच विचारायचं होतं मला. अग बघ माझ्या मुलीची admission ना nursary साठी पोतदार school ला घेतलं होतं. आपल्या घरापासून अगदी दोन किलोमीटर आहे तर ते मला सोयीस्कर पडतं आणि पोतदार school ना खूप चांगली school आहे. तिथे सगळ्या Facilities आहेत आणि पण माझी मुलगी नर्सरीत गेली ना तर तिला सगळं एबीसीडी वन टू ट्वेंटी हे सगळं व्यवस्थित म्हणती ती आता. तरी माझा तरी Recomedation राहील, तू पोतदार school लाच तीच nursary मध्ये admission घ्यावे. Ok ठीक आहे आणि तिथे fees किती आहे? हा अग Fees जी आहे ना सध्या junior kg ला त्यांची नव्वद हजार fee आहे. आणि books चे पैसे ते वेगळे घेतात uniform चे पैसे सुद्धा वेगळे घेतात, आता मागच्या वर्षी मी nursary मध्ये मुलीची admission घेतली तेव्हा पंचाहत्तर हजार fees होती तर books आणि uniform पण वेगळे असते तर यावर्षी त्यांनी वाढवली की नाही माहित नाही पण एकदा जर तू तपास करायला गेलीस तिथे तर उत्तम राहील. Ok म्हणजे nursary साठी last year पंचाहत्तर हजार fees होती. हो Last year पंचाहत्तर fees होती, आणि I think आता वाढली तरी ते ऐंशी पर्यंत गेली असेल आणि normally तू कोणत्याही school ला कर चांगल्या स्कूल जर admission घ्यायची असेल ना तर सतर ते ऐंशी हजार मध्ये fees आहे nursery नर्सरीची आणि जसं जसं पुढे जाऊ तसं मग दहा हजार पंधरा हजार वाढत जातात आणि jrkg साठी पण सारखीच fee आहे का ती वाढली आहे आता त्यासाठी पण?

मुलना Literally लइतके चंट होतात ना तर मी सांगतो तुला की तीनच वर्षाची होती ती पण Nursery complete करता करता इतकी चंट जाली एबीसीडी सगळे इंग्लिश मध्ये बोलन सगळ्या इंग्लिश मधल्या तिला ते गाणे सुद्धा समजायला लागले तुला माहिती आपल्याला काही नव्हतं सरळ आपण direct पहिली ला admission घ्यायचो पण आता हे आपले ग्रुप नर्सरी junior kg senior kg हे pre school मुळे ना आता मुलांना खूप साऱ्या activities आणि याच्यामध्ये आपल्याला involve कारव लागतं, तसं ते चांगलं पण आहे पण थोडं तोट्याचा पण आहे कारण काही काही मुलना खूप arrogant बनतात, ते खूप लवकर त्यांना knowledge gain होतं ना त्याच्यामध्ये तोट्याचा पण वाटतं पण मला असं वाटतं की competition च्या या युगामध्ये हे त्यांना करणं गरजेचं आहे हो कारण खूप competition वाढली आहे त्यामुळे आता पहिल्यापासून सर्व चांगले school prefer करतात, तर मग मी म्हणूनच त्यामुळे तिच्यासाठी school search करत होती तर माझं पहिल preference हेच आहे की तिला जवळ भेटायला हवी school कारण लहान मुलांना एवढा कमी वेळ travelling वगैरे नाही होत आणि ह school timing काय आहे? हा Nursery ला पाहिजे तर nursery ला पाहिजे तर school timing nursery चा हा नऊ ते बारा आहे तीन तास सुरुवातीला एक माहिना फक्त एकच तास घेतात नऊ ते दहा, पण जस एक महिन complete झाला मग नऊ ते बारा Compulsary आहे त्यांना, आता Jr kg चा पण same timing आहे pre school चा जो time आहे ना म्हणजे nursary junior kg senior kg ह्यांचा time हा नऊ ते बाराच आहे. पण तिथे दोन shift आहे बर का

Really not good तर तू सकाळचाच time choose करावा. सकाळचा Time better असतो लहान मुलांना. ते उठतात ही त्या निमित्ताने म्हणजे सवय लागते एक routine होत एक व्यवस्थित आणि मी पण सकाळचाच time prefer करेन, मला आजून एक विचारायच होत school bus असते का, म्हणजे school bus तर असतेच पोतदारची पण ते किती वेळा अगोदर घ्यायला येते सोडते किती वाजता वगैरे अगं हो School bus मी लावली आहे कारण माझं जाण का जमत नाही. आता सकाळपासून office ला बसावं लागतं त्याच्या मुळे मी माझ्या मिसेसला सांगतो School bus पर्यंत drop करायला, नऊला शाळा असते तर सकाळी सव्वा आठ वाजता बरोबर आपल्या society च्या gate जवळ school bus येते आणि एक पंधरा मिनिटे लागतात school bus ला पोहोचायला.

Ok तू तर बोलला नऊ ते बारा असते timing मग आता पाउणे नऊ कसं? पावणे नऊ म्हणजे ते एट फोर्टी फाइव time सांगतात म्हणजे नऊला start करून टाकतात school म्हणजे ते एट फॉर्टी फाईव time सांगितल्यास बरोबर late झालं तर कसं पंधरा मिनिटात सोडतो त्यांन margin ठेवलेल आहे आणि हो नऊ नंतर ते Allowed नाही करत gate लावून देतात ते security वाले मग ते हेडमास्तर ला फोन करायला लागतात, मग ते excuses द्या लेट का झालं ते झालं मग ते आता त्याच्यापेक्षा कस School bus लावली म्हणजे वेळेवर तरी जातात मूलगा

आण Admission open आहेत का आता माणजे कधी परेएनत चालू असते तयांचे जून महिन्यापासून school चालू होतात तर तू आता सुद्धा जाऊ शकते आणि तसं काय नाहे पोतदार international school तर हेचा त्याच्यामुळे ना त्यांचे बॅचेस असतात आणि तू कधी पण जाऊ शकतेस

त्याला सांगू शकते की reference ने आले आहेत योग्य add पण करतील Ok ठीकआहे fees अकत्र पे करायचे असते का installment मध्ये तयाचा अनुसार मला माहीती आहे की ती installement मध्ये घेताततर पोतदारला पण सेम आहे की एकदाच भरावी लागते नाही तयांचे तीन installement आहेत, पण तुला जर एकदाच पे करायच असल तरी तू करू शकतेस, पण माझ्या मते तरी installement मध्येच गयावा सगळा break up तर तीन installement आहेत तेंचे Admission fees something तयांची पंधरा हजार आहे, तयांच tuition fee वेगळी सो पंचतर हजार मला nursery ला लागले होते आणी पंधरा हजार अशी total नवध हजार रुपये लागता at a time पण jr kg च्या वेडी मला फक्त tuition fee लागली admission fees लागली नाही so once तुम्ही एकदा शाळेत जरी गेतली तर एकदाच पे करयायेची असत admission fee Ok ok म्हणजे तीन installement मध्ये देता येतात पैशे, मी पण तीच विचारलं, हो कारण एकत्र एवडी फी भरण नाही possible होत आणी books online order करावे लागतात कि ते school मध्ये order करावे लागतात ते तुला online link देतील त्या लिंक वर जाऊन आपल्याला uniform आणि books order करावे लागतात, मग त्याच्यामध्ये तू घरी सुद्धा मागू शकते किंवा school address ला सुद्धा मागू शकते books आता शक्यतो School address वरच मागव कारण त्यांचे जे delivery charges आहेत ना घरासाठी ते दोनशे रुपये आहेत पण तुझ school address वर मागवले ना तर तुला त delivery charges लावणार नाही

आता तुझी मुलगी खूप weak आहे ना तर मग माझ्या मते तरी तिला एक local shop आहे यांचं ह address देतात uniform साठी तिथे जाऊनच choose कर कारण काय की online साठी तू मागवले आणि नंतर मग ते झाले नाही तर मग return policy त्यांची खूपच एक अवघड policy आहे return जवळ जवळ दोन दोन तीन महिने return होत नाही आणि कधी कधी तर मग ते

अं मचा एथे जवडचा एरियात एक school आहे लव अँड केर तेथे त एकदम small school आहेती आणी त्यानंतर दोन तीन school ला मी गेलेली, एक CNBP ला गेलेली असा दोन तीन school ला search केल, एकदमच आठवल तुझी पण मुलगी आताच्या pre school ला जात आहे तर तुला विचाराव एस एन बी पी बद्दल ऐकलेल आहे मी. मी पण एकदा तिथे तपास केला होता तिथे एस एन बी पी मध्ये म्हणजे ती थोडी लांब पण पडते एक चार किलोमीटरच्या आसपास घेतला पण त्यांची fee पण थोडी जास्त आहे त्याच्यामुळे मी तिथे घेतली नाही पण एसएमबीपी पण चांगली आहे

त्याचे वेगळे charges असतात त्याचे आता आपलं बघा आपली सोसायटी पोतदार पासून दोन किलोमीटरवर आहे तरी त्याची वीस हजार रुपये charges आहेत. पहिला एक ते पाच किलोमीटर ला वीस हजार रुपये आहेत ना पाच किलोमीटरच्या पुढे त्यांचे पैसे वाढत जातात so twenty thousand तरी सध्या मागच्या वर्षी pay करत होतो मी यावर्षी तर मी काही school bus prefer करत नाहीये कारण माझे मिसेस आहे ना माधवी ती सोडणार आहे दी दिशाला त्याच्यामुळे मग ती school bus चे पैसे म्हंटले ह्या वेळेस वाचवावेत.

हो school bus चे extra charges देण्यापेक्षा आपल्याला जवळच आहे गाडीवर सोडू शकतो आपण हो आणि कसं सध्या तू घरीच असते ना काही पण नाही करत तू त्याच्यामुळे ना तू सोडू शकते तिला काय वाटते तुला